इथल्या फोटो मध्ये आपल्याला एक जंगल दिसत आहे समोर खुप सारे झाडे दिसत आहेत इथे ओहळ दिसत आहे आणि --

ह्या डोंगराच्या आजूबाजूला खुप झाड झुडप दिसत आहे आपण जर इथे बघत असाल तर--

इथल्या फोटो मध्ये आपण बघत असाल तर इथे रोड वरती उभ्या असलेल्या दोन बाइक दिसत आहे आपण जर बघत असाल.

इथल्या फोटो मध्ये आपल्याला अ एक लाईव्ह काऊंटर दिसत आहे त्या लाईव्ह काऊंटर वरती आपल्याला अ कढई ठेवलेली आहे कढईच्या खाल--

ठेवलेली आहे तेच्या मागे दोन एक माणुस बसलेला आहे अन दूसरा माणूस अ जो आहे तो दिसत आहे अ दो--

एक कन्स्ट्रकशन एरिया च काम चालू आहे.

ग्राउंड वरती काही लोक क्रिकेट खेळत आहे.

अह त्यांनी जो आहे तो ब्लॅक कलर ची जर्सी घातलेली आहे.

इथल्या फोटोमध्ये आपल्याला एक डोंगर दिसत आहे.

इथे इंस्ट्रुमेंट्स आहे खाली फरशी आहे व्हाइट कलर ची काही ठिकाणी ब्लॅक कलर चे मॅट टाकलेले--

अ त्या पांडवाला वरती स्टेज वरती दोन पुजारी पूजा करताना दिसत आहेत तर एका बाजूला--

अ बाजूला हनुमानाची मूर्ती दिसत आहे एका दुसऱ्या आपल्याला शिव ब--

अह पोस्ट बॉक्स चा लेटर बॉक्स दिसत आहे.

अह हा जो गोल कलर ची टाकी आहे ती लाल कलर ची आहे इथे वरती क्लिअरन्स लिहीलेल आहे.

अ बेंचप्रेस मारताना चे जे आपल्याला स्ट्रक्चर आहे ते दिसत आहे समोर पुली ही दिसत आहे समोर एक पिवळा कलर टेबल आणि ब्लॅक --

अह अरश्याला लाल कलर चा रुमाल बांधलेला आहे समोर एक व्यक्ति बाइक परतून जाताना दिसत आहे त्याने हेलमेट घातलेले आहे मागे--

अह एक दोन तीन चार आणि तीन सात सात पोती दिसत आहेत.

तिने भटनाट्यम चा पोज दिलेला आहे तिने तो ड्रेस घातलेला आहे तो भरतनाट्यम चा व्हाइट कलर चा ड्रेस आहे.

इथल्या फोटोमध्ये आपल्याला एका जिम च इनोवेशन झालेल दिसत आहे.

अ इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लाल कलर चे इन्स्ट्रुमेंट आहे आणि काही ठिकाणी काळ्या कलर चा वापर--

मुलाने बॉइज करून टोपी घातलेली आहे त्यांनी ग्रे शर्ट अ आणि पँट घातलेली आहे त्यांनी हातामध्ये आणि पायामधे--

अ तलावा मध्ये अ सचवलेल आहे.

अ बाजूला आपल्याला झाड झुडप दिसत आहे. मागच्या बाजूला आपल्याला नारळाची झाड दिसत आहे.

अह इथे अ तिथे पाण्यामध्ये कोणी जाऊ नये म्हणू--

ही गर्दी रेल्वे स्टेशन च्या बाहेरील गर्दी आहे जिथे की तिकीट काऊंटर असतो तिथली गर्दी दिसत आहे.

समोर आपल्याला टिकिट एका रेल्वे च ओवर ब्रिज दिसत आहे इथंन पाय माणसं जे आहेत ती प्लॅटफॉर्म ला उतरतात.

अह समोरचा फोटो मध्ये आपल्याला काही व्यक्ति जी आहेत त्या--

एक सूर्य दिसत आहे अ सूर्याच्या--

समोर झेंडा फडकवण्यासाठी खांब--

अह मुलग्याने आपला व्यायाम करून झाल्यानंतर फोटो काढलेला आहे.

मागे आपल्याला जिमचे इन्स्ट्रुमेंट दिसत आहे अ मागे लाल कलर --

जो कलर आहे तो ऑरेंज आहे इथे वरती आपल्याला छपर दिसत आहे.

समोर गार्डन आहे बिल्डिंग च्या सेंटर मध्ये तिथे झाड दिसत आहे.

हा रस्ता जो आहे तो खुप कच्चा रस्ता दिसत आहे.

इथल्या फोटो मध्ये आपल्याला एक--

दोन घंटया लावलेल्या आहे अस चर्च चा जो भिंतीचा जो कलर आहे तो व्हाइट कलर आहे दरवाजा जो आहे तो ब्राऊन आहे आणि दरवाजाला परदे --

इथल्या फोटो मध्ये आपल्याला एक व्यक्ति जो आहे तो चेअर वरती बस्तान दिसलेला आहे.

अ त्याने शर्ट जो घातला आहे तो ग्रीन आहे.

दोघाणी ही सूट घातलेले आहे एकाने हाल्फ सूट घातला आहे एकाने फूल सूट घातलेला आहे.

इथल्या फोटो मध्ये आपल्याला एक फ्रूट च शॉप दिसत आहे.

तिसऱ्या फोटो मध्ये आपल्याला खुप साऱ्या गाई दिसत आहे.

तिसऱ्या फोटो मध्ये चार मुली डांस करताना दिसत आहेत.

तर तिच्या मागची एक जी मुलगी आहे तिने व्हाइट कलर चा शर्ट --

त्याच्या बाजूला एक व्यक्तिने गळ्यामध्ये केशरी कलर चा --